बाऊंसर आणि इकडच्या साइडला एक माणूस आणि चार एल.ई.डी दिसत आहेत आणि मस्तपणे सजवलेले मंडप आहे.

एका व्यक्ति एक व्यक्ति आणि एक --

दिसत आहे समोर चार ते पाच गार पाण्याच्या बॉटल सुद्धा दिसत आहेत.